लिबरऑफीस ड्रॉ चा परिचय करून देणाऱ्या स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत
या ट्यूटोरियल मध्ये आपण लिबरऑफिस ड्रॉ आणि लिबरऑफिस ड्रॉ वर्कस्पेस तसेच कॉन्टेक्स्ट मेनू बद्दल शिकू
क्रीएट सेव क्लोस आणि ड्रॉ फ़ाइल ओपन करणे टूलबार सक्षम करणे ड्रॉ पेज सेट अप करणे आणि मुलभूत आकार निविष्ट करणे शिकू
लिब्रिऑफिस सूट स्थापित नसल्यास सिनॅप्टिक पॅकेज मॅनेजर वापरून ड्रॉ स्थापित करू शकता
सिनॅप्टिक पॅकेज मॅनेजर वरील अधिक माहिती साठी खालील वेबसाईट वरीलUbuntu लिनक्स ट्युटोरियल्स पहा
या वेबसाईट वरील सूचनेप्रमाणे लिब्रिऑफिस सूट डाउनलोड करा
अधिक माहिती लिब्रे ऑफिस सूट च्या पहिल्या ट्यूटोरियल मध्ये उपलब्ध आहे
लक्षात ठेवा इन्सटॉंल करताना ड्रॉ इन्सटॉंल करण्यास कंप्लीट पर्याय वापरा
लिबरऑफिस ड्रॉ वेक्टर आधारित ग्राफिक्स सॉफ्टवेअर आहे
हे तुम्हाला मोठया प्रमाणात वेक्टर ग्राफिक्स बनविन्यास परवानगी देते
ग्राफिक्स चे दोन प्रकार आहेत vector बेस्ड ग्राफिक्स आणि बिटमॅप्स
वेक्टर ग्राफिक्स लिबरऑफिस ड्रॉ वापरून बनविले आणि संपादित केले आहे
दुसरे बिटमॅप किंवा रास्टर चित्र आहे
बीएमपी जेपीजी जेपीईजी आणि पीएनजी हे प्राख्यात बिटमॅप फॉर्मॅट्स आहे
चित्र रुपरेषेच्या तुलनेद्वारे या दोन प्रकारातील फरक समजून घेऊ
डाव्या बाजूला वेक्टर ग्राफिक आहे
उजव्या बाजूला बिटमॅप आहे
लक्ष द्या चित्र मोठे केल्यास काय होते
वेक्टर ग्राफिक स्पष्ट आहे बिटमॅप चित्र अस्पष्ट आहे
वेक्टर आधारित ग्राफिक्स सॉफ्टवेअर चित्रांना गणितीय सूत्र जसे ओळी आणि वक्र वापरून संग्रहित करते
म्हणून जेव्हा चित्र बदलते त्याचे स्वरूप अप्रभावित होते
बिटमॅप पिक्सेल्स किंवा लहान टिंब असलेले रंगाच्या क्रमा मध्ये जाळी किंवा चौकोन वापरते
चित्र मोठे करताच तुम्ही लहान चौकोन पाहू शकता का
या जाळ्या आहेत
लहान बिंदु प्रत्येक जाळी मध्ये रंग भरते
तुम्ही आणखी एक फरक पहिला असेल बिटमॅप आयत आकारात आहे
वेक्टर ग्राफिक्स कोणत्याही आकारा मध्ये असू शकते
आपल्याला वेक्टर ग्राफिक्स बद्दल माहित आहे
आता द्रव वापरून त्यांना कशाप्रकारे बनवायचे हे शिकू
येथे आपण उबुंटू लिनक्स व्हर्सन 1004जसे कि आपले ऑपरेटींग सिस्टम आणि लिब्रिऑफिस सूट व्हर्सन 334वापरत आहोत
नवीन ड्रॉ फ़ाइल उघडण्यास स्क्रीन च्या डाव्या बाजूला वर कोपऱ्यात एप्लिकेशन पर्यायावर क्लिक करा
आणि नंतर ऑफिस त्यानंतरLibreOffice वर क्लिक करा
डायलॉग बॉक्स अनेक LibreOfficeघटका सह उघडेल
ड्रॉइंग वर क्लिक करा
हे रिकाम्या ड्रॉ फ़ाइल मध्ये उघडेल
द्रव फ़ाइल ला नाव देऊन सेव करू
मेन मेन्यु मध्ये Fileवर क्लिक करा आणि सावे एएस पर्याय निवडा
सावे एएस डायलॉग बॉक्स दिसेल
फाइल Nameफिल्ड मध्येWaterCycle टाईप करा
ड्रॉइंग संबंधित नाव देणे हा चांगला सराव आहे
ड्रॉ फ़ाइल साठी डीफ़ॉल्ट प्रकार डॉट ओडीजी फॉर्मॅट ओडीजी आहे
ब्राउज फोल्डर फिल्ड वापरून हि फ़ाइल डेस्कटॉंप वर सेव करा
सावे वर क्लिक करा
फ़ाइल वॉटरसायकल नावाने सेव आहे
ड्रॉ फ़ाइल नाव आणि एक्सटेंशन सोबत तितले बार मध्ये दर्शित आहे
आपण या स्लाईड मध्ये दाखविल्या प्रमाणे वॉटर सायकल चित्र कसे तयार करायचे शिकू
आपण हे चित्र टप्प्या टप्प्याने पूर्ण करू
प्रत्येक मुलभूत ट्युटोरियल स्थर तुम्ही या चित्राचे वेग वेगळे अवयव कसे बनवू शकता हे दाखवेल
ड्रॉ मुलभूत स्थर या ट्युटोरीयल च्या शेवटी तुम्ही स्वतःहून अशाप्रकारचे चित्र तयार करण्यास सक्षम होणार
अगोदर आपण स्वतः द्रव वर्कस्पेस किंवा द्रव विंडो सोबत परिचित होऊ
मेन मेन्यु मध्ये सर्व पर्याय आहे जे आपण ड्रॉ मध्ये वापरू शकतो
डावे पेजेस पैनल द्रव फ़ाइल मधील सर्व पेजेस दर्शविते
ज्या जागेवर आपण चित्र तयार करणार आहोत त्यास पेज म्हणतात
प्रत्येक पेज मध्ये तीन लेयर्स असतात
ते म्हणजे लेआउट कंट्रोल्स आणि डायमेन्शन्स लाईन्स
लेआउट लेयर डिफोल्ट द्वारे दर्शित होते
जेथे मोठ्या प्रमाणात आपण चित्र तयार करतो
आपण फक्त लेआउट लेयर सोबत काम करू
चला लिब्रिऑफिस द्रव मध्ये उपलब्ध असलेले अनेक टूलबार्स शोधू
द्रव मध्ये उपलब्ध असलेले टूलबार पाहण्यास मेन मेन्यु वर जा आणि व्ह्यू त्यानंतर टूलबार्स वर क्लिक करा
तुम्ही उपलब्ध असलेल्या सर्व टूल्स ची सूची पाहाल
डाव्या काही टूलबार्स वर चेक मार्क आहे
याचा अर्थ ड्रॉ विंडो मध्ये टूलबार प्राप्त आणि दिसत आहे
स्टँडर्ड पर्याय चेक आहे
तुम्ही विंडो वरStandard टूलबार पाहू शकता
आता स्टँडर्ड टूलबार वर क्लिक करून त्यास अनचेक करू
तुम्हाला स्टँडर्ड टूलबार आता दिसणार नाही
त्यास पुन्हा विसीबल करू
अशाप्रकारे तुम्ही इतर टूलबार्स सुद्धा एनेबल आणि डिसेबल करू शकता
वॉटर सायकल चित्रा साठी मुलभूत आकार काढण्या अगोदर लँडस्केप व्ह्यू मध्ये पेज सेटप करू
या साठी पेज वर राईट क्लिक करा आणि पेज पर्याय निवडा
अनेक उप पर्याय दिसतील
पेज सेटअप पर्यायावर क्लिक करा
पेज सेटअप डायलॉग बॉक्स दर्शित होईल
पेज फॉर्मॅट खाली formatफिल्ड आपण पाहू शकतो
येथे आपण आ4 पेपर आकार निवडू जो सर्वाधिक प्रिंटिंग साठी वापरला जातो
जेव्हा तुम्ही formatनिवडाल विड्थ आणि हाइट फिल्ड डीफ़ॉल्ट नियमा सोबत आपोआप भरली जाइल
ओरिएंटेशन पर्याया खाली लँडस्केप निवडू
पेपर फॉर्मॅट फिल्ड च्या उजव्या बाजूला ड्रॉ पेज चे तुम्ही लहानpreviewपाहाल
ओक वर क्लिक करा
चित्राची सुरवात सूर्या पासून करू
ड्रॉइंग टूलबार वर लहान काळ्या त्रिकोणा नंतरच्या बेसिक शेप्स वर क्लिक करा
सर्कल वर क्लिक करा
आता कर्सर पेज वर आणा जीटीजीटी माउस चे डावे बटण पकडा आणि ड्रॅग करा
वर्तुळ पेज वर रेखाटला आहे
आता सूर्या नंतर ढग रेखाटू
यासाठी ड्रॉइंग टूलबार वर जा आणिSymbol शेप्स निवडा
लहान काळ्या त्रिकोणा नंतरच्या सिम्बॉल शेप्स वर क्लिक करा आणि क्लाउड निवडा
द्रव पेज वर सूर्याच्या बाजूला कर्सर ठेवा
माउस चे डावे बटण पकडूनdrag करा
तुम्ही ढग रेखाटला आहे
चला डोंगर काढू
पुन्हा बेसिक शेप्स निवडून आयसोसेलेस ट्रायंगल वर क्लिक करा
अगोदर प्रमाणे ड्रॉ पेज मध्ये त्रिकोण काढू आपण तीन आकार निविष्ट केले आहेत
प्रत्येक बदलानंतर फ़ाइल सेव करणे विसरू नका
यासाठी CTRLS कीज एकसोबत दाबा
बदल आपोआप सेव करण्यास तुम्ही टाइम इंटर्वल हि सेट करू शकता
या साठी मेन मेन्यु वर जा आणि टूल्स निवडा
टूल्स च्या खाली ऑप्शन्स वर क्लिक करा
ऑप्शन्स डायलॉग बॉक्स दिसेल
चेक बॉक्सेस च्या उजव्या बाजू वरून प्लस चिन्हावर क्लिक करा नंतर loadसावे जनरल जीटीजीटी क्लिक करा
सावे ऑटो रिकव्हरी इन्फॉर्मेशन एव्हरी बॉक्स तपासा आणि2 टाईप करा
याचा अर्थ फ़ाइल प्रत्येक दोन मिनिटांनी आपोआप सेव होईल
ओक वर क्लिक करा
फाइल जीटीजीटी क्लोज यावर क्लिक करून हि फ़ाइल बंद करू
अस्तित्वात असलेली ड्रॉ फ़ाइल उघडण्यास मेन्यु बार मध्ये वर फाइल वर क्लिक करून ओपन पर्यायावर क्लिक करा
स्क्रीन वर डायलॉग बॉक्स दिसेल
येथे तुमचे डॉंक्युमेंटस सेव असलेले फोल्डर शोधा
तुम्हाला हवी असलेली फाईल निवडून ओपन वर क्लिक करा
तुमच्यासाठी असाइनमेंट आहे
नवीन द्रव फ़ाइल बनवा आणि त्यास मायवॉटरसायकल नावाने सेव करा
पोर्ट्रेट मध्ये ओरिन्टेशन पेज स्थित करा
ढगचांदणीआणि वर्तुळ काढा
ओरिन्टेशन पेज ला लँडस्केप मध्ये बदला
संख्यांची व्यवस्था कशी बदलते ते पहा
हा पाठ येथे संपत आहे
या ट्यूटोरियल मध्ये आपण लिबरऑफिस ड्रॉ लिबरऑफिस ड्रॉ वर्कस्पेस आणि कॉन्टेक्स्ट मेनू बद्दल शिकलो
आपण ड्रॉ फ़ाइल क्रीएट सेव क्लोस आणि ओपन टूलबार सक्षम करणे ड्रॉ पेज सेट अप करणे मुलभूत आकार निविष्ट करणे शिकलो
प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंक वर उपलब्ध आहे
ज्या मध्ये तुम्हाला प्रोजेक्टचा सारांश मिळेल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
स्पोकन ट्यूटोरियल प्रॉजेक्ट टीम
स्पोकन ट्युटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते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
अधिक माहितीसाठी कृपया contactspoken tutorialorg वर लिहा
स्पोकन ट्यूटोरियल प्रॉजेक्ट हे टॉक टू टीचर या प्रॉजेक्टचा भाग आहे
यासाठी अर्थसहाय्य नॅशनल मिशन ओन एज्युकेशन थ्रॉग आयसीटी एमएचआरडी गव्हर्नमेंट ओएफ इंडिया यांच्या कडून मिळालेले आहे
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे